हाॅल दिसत आहे. हाॅल च्या समोर टेबल आणि चेअर लागलेली दिसता आहे.

खालती लाल कलर ची चटय बिछवलेली दिसत आहे मागे येशू ख्रिस्ताच्या --

आणि डांगरु आणि अणार ठेवलेले दिसत आहे.

रॅक च्या खालती काही लाईट लागलेली दिसत आहे.

एक शेड बनवलेली दिसत आहे.

गेट साइडला दोन दिवालीयेत एक सिमेंटची ये.

एक इमारत दिसत हाय इमारती--

एक रेल्वेचा फॅल्ट फाॅम दिसत आहे प्लाटफाॅम च्या साइट ला --

सामोर दरवाजाय जो पिवळ्या कलर च्या दिसत--

केक ही पिवळ्या कलर चे क कथ्या कलर चे आणि लाल कलर चे दिस--

त्याच्या वरती हार्ट शीप च्या एक लाल कलर च्या फुल लागलेले दिस --

बोट च्या साइड ला काय झाडे लागलेली दिसत आहे.

जो कथ्या कलर च्या आ आणि काळ्या कलर च्या.

गेट वर एक काळ्या कलर च्या बोर्ड लागलेला दिसत आहे ज्यावर पा पांढर्या कलर नी काही लिहिवलेल --

मूर्तीच्या वरती एक टोपी लागलेली दिसत आहे मूर्ती ही काळ्या कलर ची ए.

आणि काय चेअर दिसतयत ज्यावर लोक बसलेली दिसतयत आणि निळा बोर्ड लाग --

रोड दिसत आहे रोडावर दोन बसेस दिसत आहेत. जे बसेस लाल कलर चे दिसत आहेत.